हॅलो काजल, आपल्या या यात्रेविषयी, थोडी माहिती सांगशील का तू मला?

हा आता बेलेनाथ ची रथयात्रा आहे म्हणते.

बेलेनाथ यात्रेला रथयात्रा म्हणते

य यात्रामध्ये खूप गावगावचे दूरदूरवरून लोक येते दर्शनासाठी हां ते बाल हनुमान आहे म्हणे

हो आणि त्या हनुमानाला फक्त पौर्णिमेलाच दोन दिवस तीन दिवस बाहेर घुमवलं जाते

बाकी दिवस तो बाराही महिने मंदिरामध्ये असते. खूप जागृत आहे तो.

हो वर्षातून एकचदा असते डिसेंबर महिन्यात असते.

हो आणि पूर्ण गावामध्ये मग फिरवला जाते. लोक त्याच्याच दर्शनासाठी दुरदुरून येते

लाईट वगैरे खूप मोठी यात्रा असते. हो का? हो सांगत होती मला

म्हणून मी तुला विचारात आहे आणि सात दिवसांचं म्हणजे कार्यक्रम असतो का तिथे? सोलोना गावाला?

अच्छा म्हणजे खेळणी वगैरे सर्व येत असेल? सात दिवस कीर्तन भजन हो का? गावोगावच्या दिंड्या वगैरे येत असतील! गावोगावच्या दिंड्या गावोगावचे भजनवाले

त्यांच्यासाठी जेवण्याची राहण्याची सगळी सोय असते हो का? प्रत्येक घरोघरी पण जेवण असते म्हणते

आणि वरून हेलिकॉप्टरने पण फुलं फेकली जातात म्हणतात.

आणखी खेळणी ही सर्व तिथं भेटतात म्हणते

हो सगळ्याच प्रकारची दुकानं राहते, त्याच्यामुळेच लोकांना खूप जास्त गर्दी असते नवनवीन वस्तू घ्यायच्या म्हणून आणि सगळं व्यवस्थित होऊन जाते म्हणून लोक येते

हो बेलोन यात्रेआपल्या जवळपास कुमठा गावाकडे प्रसिद्धच आहे ना? हो आणि काही लोक आता एक रास्ता आहे पायी पायी पण जाते पायीजात असते का? तुम्ही वगैरे पायी जात असाल. हो आम्ही गेलो होतो एकदा

हनुमानजीची पूजा करण्यासाठी जात असेल

वेगवेगळ्या गावचे दिंड्या भजनं वैगेरे पण असेल हो हो खूपच मोठं. पूर्ण गावभर फिरते दिंड्या भजनं. जिथं तिथं प्रत्येक घरून पाण्याची व्यवस्था, कुणी नाश्ता, कुणी चहा, कुणी जेवण दिंडी आलेल्या पूर्ण फिरते ना गावभर

पूर्ण यात्रेमध्ये जे लोकं येते

रस्ते सजावट, रांगोळ्या वगैरे काढून

म्हणजे दिवाळी या सणापेक्षा ह्या वेळी जास्त गर्दी असते त्या बेलोना गावामध्ये म्हणते?

हो का? तुम्ही बसत असता का?